second record

अठ्ठावन्न रोजी झाला म्हणजेच एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळायच्या जवळपास अकरा वर्षांनी

पहिल्यांदाच राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या खुर्चीवर अशा व्यक्ती असतील ज्यांचा जन्म स्वातंत्र्य भारतात झाला

सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याच्या किताबही मुर्मूचाच नावावर राहील देशातील सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याच्या विक्रमने संजीव रेड्डी यांच्या नावावर आहे त्या एकोणीशे सत्याहत्तर मध्ये बिनविरोध राष्ट्रपती झाल्या रेड्डी यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे घेतली तेव्हा त्यांचे वय चौसष्ट वर्ष दोन महिने सहा दिवस होते यासोबतच वीस जून एकोणीशे अठ्ठावन्न रोजी जन्मलेली द्रोपदी मुर्मू पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी यासोबतच वीस जून एकोणीशे अठ्ठावन्न रोजी जन्मलेली द्रोपदी मुर्मू पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी चौथा record भारतातील council राहिलेले राष्ट्रपती पदावर जाण्याची पहिलीच वेळ असेल द्रौपदी मुर्मू यांनी एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये रायरंजपुर नगर पंचायतील नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कार किर्दाला सुरुवात केली तीन वर्षानंतर दोन हजार मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या odisha च्या भाजप भाजप संस्कार सरकारमध्ये त्यांनी दोनदा मंत्रिपद ही भुसवले आहे पाचवा record द्रौपदी मुर्मू च्या विजयामुळे त्या राज्यामध्ये odisha चे नावही सामील झाले आहे ज्यांचे लोक देशातील सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचलेले आहेत आतापर्यंत राष्ट्रपतीच्या सुरखीवर बसलेल्या चार साथ दक्षिण भारतातील होते देशाचे पहिले राष्ट्रपती doctor राजेंद्र प्रसाद हे बिहार द्रौपदी मुर्मून यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपली राजकीय कारण कीरदि सुरू केली आणि ती नेहमीच भाजप सोबत राहील एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये मुर्मूहे अनुस्वच्छ जमाती भाजपाच्या odisha नियुक्त

उत्पादक झाले दोन हजार दोन ते दोन हजार नऊ आणि पुन्हा दोन हजार तेरा मध्ये मयूर भंग चे भाजप जिल्ह्यात मध्ये म्हणूनच काम केले जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले त्या भाजपाच्या ST आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सध्या

होत्या द्रौपदी मुर्मून या झारखंडच्या पहिल्या महिला राजपाल होत्या दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस पर्यंत त्या राज्यपाल होत्या भारतातील राज्याच्या राजपदापदी नियुक्त झालेल्या आणि त्याच्या कार्यकार पूर्ण करणाऱ्या त्या पहिला आरोही महिला आणि आदिवासी नेत्या होत्या

काही नाही पीठ मळतिये बोल मी पण आता पीठच मळायला घेतलेलं म्हटलं दोन दिवस झालं गप्पा मारले नाहीत बघावं म्हणलं काय करतेस भाजी काय बनवलेस

चपाती करूया म्हणलं खीर भाजीला काय नाहीये म्हणलं आता काय बनवायचं ए तू तू हा picture बघितलं का गं आता आज पासून नवीन आलाय बघ दोन तीन दिवसांपूवीं आह

हिजाब नाही नाही तो वाला नाही हम्म ते दि केरलास्टोरी

अगं ते ह्याच्यावर्ती आहे ना आह जातीभेदावर्ती आहे ना ते महाराष्ट्रीयन मुली मोमेडीअन मध्ये convert होतात ते वाला दि केरला स्टोरी आहे ना दि केरला स्टोरी त्या मध्ये काहीतरी चा लू आहे गं हम्म तेच कि गेलेलीस कि नाही बघायला नाही गेले यार तू जायचस ना अगं नाही जायचं इथे पण इथे कुठे जायला सुट्टी वगैरे नाही ना मग नाही भेटलं जायला तेच सगळे जन म्हणतायत story चं आहे म्हणजे real life वरती story आहे ना हम्म ते real life वरती story आहे ती काय काहीतरी चालू आहे काय हम्म म्हणून म्हंटल तू बघून आल्यास काय

पंधरा वर्ष्यांचा ते बाकीच महिलांनी बघायचं आहे असं काहीतरी आहे

जेणेकरून जातीभेद किंवा पुढे माणसांना असं आह जास्त motivational हे भेटून आह म्हणजे काय वाईट गोष्टींकडे वळणार नाहीत

आणि जो तो हा होतं बघ कुटला movie हम्म तो गं तारखांचा ह्याचा हम्म काय बरं ते हे आहेत hockey वरचा हा तो बघितलंय मी हा हा हम्म चक दे इंडिया तो पण छान आहे म्हणजे त्यामधून पण मुलीना खूप घेण्यासारखं आहे त्यामध्ये पण खूप घेण्यासारखं आहे LOVE जिहाद वगैरे भरपूर गोष्टी घडतात त्यांनत खरं आत्ताच्या generation ने बघायला पाहिजे picyure कितीतरी अशे motivational picture निघतात ना गं म्हणजे फक्त premises सोडले तर अशे motivational किंवा अशे आह दुसऱ्या माणसांना आपल्याला

आता तर buissnessman म्हणून पण आहे बघ एक picture तमिळ picture आहे ते मराठी मध्ये आह हिंदी मध्ये convert झालाय बघ women's power म्हणून आहे

छान आहे women's power अह त्याच्यातुन आपल्याला घेण्यासारखं भरपूर आहे म्हणजे काही गोष्टी घडल्या कि खचून जातो तसं त्यामध्ये भरपूर असं आहे कि आपण खचून न जाता सगळ्या गोष्टीला कसं समोर जावं किंवा कुठल्या गोष्टीवर्ती कसं react व्हावं ह्या वगैरे असा काही गोष्टी दिल्यात त्यामध्ये

बाकी तू कुठले picture बघितले होतेस कि नाही बघितलंय बघितलंय ना भरपूर बघितलेत पण आता लक्षात नाही एखादी story वगैरे आठवते का

horror मधून काय भूताच घेते का character

the path

मी बघितले तर motivational story बघते आता women power बघितला होता आता मला हा बघायचा आहे the Kerala story पण ते बघायला जायला येणार नाही मला वाटतं youtube ला search केलं काल the Kerala story पण नाही आला अजून नाही आला तो फक्त theater लाच आला आहे the Kerala story

लई इच्छा आहे बघायची

कुठे आगं वेळ भेटतोय इथे इथे काही आणायला जायचं म्हणलं तर पाच किलोमीटर लांब जायला लागतंय picture ला कधी पण सोडायच तुझ्या भाऊजीनां सांग वेळ नको होय तुझ्या भाऊजीला भाऊजी तुझे busy असतात दावणीला बांधलेले

मग आणि आणि हा पण छान आहे बघ कुठला माहित आहे का हम्म तो हा काय बरं त्याचं नाव आहे मराठी मध्ये आहे बघ तो हम्म तू बघितलास कि नाही माहित नाही तू त्यामध्ये मुक्का असतो आणि त्याचं त्याला cricket खूप आवडत असतं आणि त्याला सगळेजण नाही का नावं ठेवत असतात मुक्का आहे त्याला ऐकला येत नाही त्याला काही कळत नाही वगैरे म्हणत असतात नाही तो नाही बघितला तो आई आई चा आहे ना आईचा भिकारी म्हणून आहे बघ हा तो पण छान आहे movie actually त्यामधून म्हणजे कसं आह माणसाने आह property वरती किंवा कुठल्याही मोठ्या वास्तुवर्ती घमंड करू नये किंवा म्हणजे नाही का आह माणसाला आह पैश्याची किती किंमत आहे किंवा माणूस पैश्यापेक्षा जास्त मोठा नाही आहे

हम्म पण त्यात त्याच्या आईवरती प्रेम पण दाखवलेलं आहे ना भरपूर तो तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो म्हणजे थोडक्यात काय आहे कि कितीही काही केलं तरी तुझ्या म्हणजे तुम्ही केलेल्या पापाची किंवा पुण्याची तुम्हाला इथेच फेड करायचं आहे हे त्यात सांगितलंय किती हाल दाखवलेत

म्हणजे केवढा मोठा असून एवढ्या कोट्याधीशांचा मालक असून सुधा तो भिक मागतो किंवा त्याला कोणी ओळखत नाही किंवा स्वतःची identity लपवून तो फक्त आई चा जीव वाचवण्यासाठी त्याला त्यामधून खूप काही मिळालेलं दाखवलंय भारी खरं मराठी picture पण भारी आहेत पण आपल्याला मराठी picture जास्त येत नाहीत बघायला

पीठ मळून झालं गोळी करतीये तीन चपात्या आहेत शिल्लक आधीच आर्ध शिल्लक होतं ते मी मळल पीठ आता बघितलं कणिक होतं ते शिल्लक मग पाणी ओतल माहिती नव्हतं

खीर चपाती आणि manchurian करा म्हणतायत आता तर बघू खीर चपाती तर करणार आहे जमलं वेळ भेटला तर मग manchurian करणार नाहीतर नाही बाई करणार लई वेळ जातो भाजी बनवलेलीस ना ते कोबीची अगं तसाच बनवायचं म्हणत होते पण नाही बाई जमत नाही कंबर माझी घाईला येते माहित आहे का दिवसभर पण ते दोन्ही पोरांना घेवून घेवून आणि परात आत्ता पण हे करून नको होतं कसं बनवते मी थोड्या वेळाने म्हणजे मी करेल ना त्यावेळेस तुला call करेन मी उचल म्हणजे झालं हो कर कि call आणि हम्म हो मी पण आता ते खीर करणार आहे तू खीर कशी बनवतेस काजू बदाम चारोळे दुधात घालायचे

आह शेवयात भाजून घेते

बाई मी गवत राहते city त नाही राहत इथे देतात चारोळे इथं sauce आणायला पाच किलोमीटर लांब जावं लागतं आणि चारोळे आणि बदाम कोण दायचं बाई मला इथं आणून मग ते cut करून ना ते तुपात करायचं तुपात नाही बाई इथं तूप पण नाहीये आह डालड्यात करते मी आता दोन तीन वेळा केले भाऊजींना म्हणाव कि थोडं वेळ कडून मला

फुगा झालाय खूप पडतोय

तुझा झालाय होय मी म्हणलं तुझ्या नवऱ्याचा झालाय

मला कोणी हाड तुड केलं कि डोक्यात जातं कश्या वरून काय झालं तुला हम्म चालतंय चालतंय संग मग काय म्हणते आणखीन पोर कुठ गायब झालेत

जावूदे कोणाला दाखवलास नाही दाखवला तरी हरकत नाही पण पोरगीला पहिला तू picture दाखव अगं तो पंधरा वर्ष्यांच्या मुलीना दाखवायचा आहे पोरगीला काय समजणार आहे घंटा अगं ये बाई नाही थोडं फार knowledge असावं उगाच youtube वर असते तेव्हा दाखवायचं कारण कि आता बारक्या पोरींच पण काही सांगता येत नाही ना गं कसं होतं बाहेरची मानसं कशी आहेत कशी नाहीत ह्याच्यावर depend असतं ना गं हो त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने काळजी घेतलेली बरी असती हो हो ना काय करतोय गोळ्या मावशी कोण आहे कोण असणार आहे

आह बोल कि मावशी अरे बोल कि आवाज दे गं त्याला ए गोळ्या म्हणते तुझी मम्मी आरव ची मम्मी आरव नाही का नाही ओळखत तुला तो

लाजला अरे ती आरोही वगैरे आली न्हवते होय आपल्याकडे फुलं तोडायला गेल्तो आपण फुलं तोडायला गेल्त तुम्ही आठवतंय का नाही देणार मी खीर तुला जा म्हणलो घरला बघ कि कसं भांडत बसलाय ओळखत नाही आम्हला तर जा घरला

काही नाही अगं मला पकवायला लागलंय म्हणतोय कि तुझं मन बघतोय मी तू मला खीर देतेस कि नाही शेवटी तू मला नाहीच म्हणली खीर घालायला असं बोलतोय दोन मिनिट थांब गाढवा हे बघ मावशी काय म्हणती गाढवा म्हणती गाढवा बोल कि हे बघ लाजतोय अगं तुला

व्हाय काय ओळखत नाही गेला गेला बाई लाजतोय

हो का समोर आला कि गुलू गुलू बोलतो पोपटागत हम्म समोर असल्यावर बोलणार कि आणखी काही नाही बघ निवांत चाललंय काम

नाही बाई तिला आता उठली गोल्यानेच उठवलं तिला मग बाहेर घेवून गेली तिची आज्जी मग बाहेर घेवून गेले तोपर्यंत बाकीचे काम करावी आता पीठ माळून झालं

कणिक आह गोळे करून घेवून पीठ मळायला आह चपात्या करायला घेतो

अश्या motivational story असतात ना picture वगैरे ते थोडे फार थोडे फार पोरीला दाखव तिला पण knowledge येवूडे जरा कारण कि आता कोणाबद्दल कश्या गोष्टी घडतील काय सागता येत नाही माणसांना लहान मोठ काही कळत नाही

आह मी पण

पाच minute नजरे परवा दिवशी पण ती गेली म्हणून तिला लाटण्यान मारलं एवढं कशाला मारायचं छोटी आहे अगं ती एवढी मोठी थोडीच आहे एवढं मारायला तिला समजावून सांगितलं कि होतं कि आणि ती ऐकती ती नाही ऐकानार्यातील नाही आहे ऐकानार्यातील आहे एक वेळ आरव ला मारलास तर चालेल पण आरु ला मारून काय उपयोग आहे नाही नाही आता जास्त खोडपणा करायला लागलंय ऐकतच नाही काय सांगू तुला

मी एक महिना पूर्ण हो ते तर होताच ते काय विषय आहे का बर चाल मी तुला करते पाच मिनिटात तुला परात phone करते हात धुते हा ठीक लेखन ललित लेखन आणि रंग चित्राचे संग्रह एकोणीसशे साठ पासून त्यांनी रंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली कथा लेखनासोबतच रंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन केले किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे RK नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी and friends या पुस्तकाचे मराठी अनुवाद केलेले आहे विश्वनाथ कथासंग्रह रेषालेखन वसंत सरोदे असणाऱ्या रेषेतून च्या पलीकडेही पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय ते कशी वाचायला पाहिजे